आयकायला नाइ येत ग, हा सॉरि सॉरि म्युट झाला होता ग माझ्याकडुन चुकुन ओके मटल तु का नवति आलिस अरे मि न मनजे माझि तब्बेत ठिक नवति तेव्हा ह्म्म हा मनुन नवते आले, नाहि तर मला पन खुप इच्छा होति यार यायचि, ह्म्म ह्म्म ह्म, का यार माझि तब्बेत खराब झालति न मनुन नाहि यायला जमल मला किति दिवसांचि ट्रिप होति

आमच्या बॅच ला होति तुमच्या बॅच ला नवति वाट्त ति हो का, अस काहितरि होत वाटते तस काहि असेल. मला एवढ आठ्वते कि कॉलेज चि जेव्हा ट्र जानार होति तेव्हा माझि तब्बेत ठिक नवति, अच्छा अच्छा ह असेल ह बरोबर आहे मला माहित कारण माझि तब्बेत ठिक नवति त मि काइ कॉलेज ला आलिच नवति तेव्हा त मंग ह्म्म राईट राईट राईट ठिक आहे हो न यार, तेव्हाच वाटल कि काश बिमार नसते पडले तर आले असते जाउदे आता नेक्स्ट टाइम जर नेक्स्ट टाइम बघु या जल्मात पन जाऊ शकतो काहि हरकत नाहि आहे भेटु आपन नक्किच भेटुये, हो चालेल, चालेल, बाय.

नाही असं काय नाही. माझ्या सोबत कधीच नाही आली, ना चिखली मध्ये ना hostel मधी

तुला व्हायचंय settle मुंबई मधी खूपच लोक join झाली का?

मध्ये कसं? जायचंय संपल्यावर

काय? हम्म म्हणजे हा नई वाटत आहे roadies मध्ये जायचं म्हंटल्यावर ओळख करावं लागलं ना तिथं जाऊन मुंबई मध्ये ते roadies म्हणजे ते मुंबई मध्ये जायचं सर्व proper ची नैतर मुंबई मध्येच struggle करतात. कर ते करायचे तू विषय नाहीये करशील तू पण माझं स्वप्नच आहे हा ते. तू roadies बघते का तू mtv roadies? का नाही बघत माहित नाही.

M tv roadies आहे. M tv channel वरती एक show लागतो roadies नावाचा.

सुशांत ची girlfriend आणि गौतम गुलाटी घेतला तर मग हे judges असतात तर मी गेल्तो तवा audition ला मी चार पाच वर्षा पासून try कर try नाही मेहनत केली स्वतःवर. मग मला acting येते मला mimicry येते मला dance येतो मला rap येतो मला योगा येतो.

मी तेच ना मी अं marine line ला ना? हं हं हं हा definitely कारण कि मग सरळ म्हणतात. तू इथं नव्हता पाहिजे, तू याह पे नाही चाहिये था मुंबईच्या आता मला माहिताय मी इथं नव्हतो पाहिजे. कारण मी एक artist आहे. artist तिथे नाहीच पाहिजे खरं म्हणजे मुंबईलाच पाहिजे artist पण आता काय.

अरे हो ना. अरे ऐक ना मग scene काय झाला मी गेलो होतो चार पाच वर्षा पासून मी या line मधेच आहे. मला या side ला जायचं होत tv side ला like reality show खेळायचा होता. reality show म्हणजे roadies मध्ये जायचं आहे. after rodies splitvilla splitvilla नंतर big boss पण तो असा scene झाला तिथं ओळखी लागती insense कि माझ्या ओळखीचे आहेत असं नाही.

इथं मस्त मुं इथं बस्त औरंगाबाद ला इथे बसून मी या गोष्टी करतो. तर त्या गोष्टी अर्थ नाहीये जाऊन करणार. servive केलं तिथे तर होईल.

तेच ना तोच फरक आहे. insta वर ओळख झ्हाली होती rap केला होता मी. rapper ने rap केलं होत त्यासाठी, मग मी rap करून पाठवली होती. हळू हळू त्यांना माझ्या काही गोष्टी आवडल्या. कुठे बोलायला लागले. मग असं कोणीतरी shout out दिल आशिष भाटिया नावाचा मुलगा आहे एक माहितीय तुला आशिष भाटिया. बापरे

one million follower आहेत त्याचे अं roadies मध्ये होता. splitvilla मध्ये होता .

so much भाई तुने मेरे audition पे मेरे journey पे rap लिख दिया भाई मजाक कि बात नाही तू बहोत अच्छा rapper मेरी जान. मी तर मग थोडं wow म्हणजे थोडं wow moment आला life मध्ये, शिव ठाकरे बी ओळखीचाच आहे. शिव ठाकरे माहितेय तुला? शिव ठाकरे माहीतच असाल ना यार शिव ठाकरे तर पूर्ण मुंबई . कोण? yes तुम्ही शिव ठाकरे ओळखता मी शिव ठाकरे अं

yes yes yes yes तुम्ही शिव ठाकरे ला आता ओळखता मी शिव ठाकरेला जवळपास पाच वर्षा पासून ओळखतो तेंव्हा तुम्ही त्याला big boss मध्ये पाहिला पण नसेल. तुम्ही तर आता ओळखता big boss मध्ये मी तर पहिल्या पासून ओळखतो. त्याचा assistant चा number पण माझ्याकडे होता. त्याचा assistant चा number पण माझ्याकडे होता. आणि आता देवकृपेन audition ला त्याच्या एक जवळचा मित्र line मध्ये उभा होता माझ्या सोबत audition line मध्ये तो बी असेल अठ्ठावीस एकोणतीस चा तो म्हणे शिव ठाकरे माझ्या जवळचा मित्र आहे. मग तो आमच्यात राहिला माझ्या hotel मध्ये आम्ही सोबत आहोत म्हणजे माझ्या hotel माझ्या hotel मध्ये राहिला तो म्हणजे तेल राहायला जागा दिलतो.

तर त्याला एक दिवस राहायचं होत. तर मग audition देऊन तो माझ्या hotel मध्ये झोपला फक्त सामान घ्यायला आला होता. तर मग त्याच तर झालाच नाही माझं झालं होत. त्याच मोठं आहे ते पोरगं शिव ठाकरे एवढाच पोरग आहे. तो शिव ठाकरे ने show sign केला होता. roadies या वर्षीसाठी पण त्याला शिव ठाकरे खातरो के खिलाडी offer झाल्ता त्याने खातरो के खिलाडी केला तो म्हणे मी पुढच्या वर्षी कारेन म्हणे roadies

शिव ठाकरे दररोज बोलतो त्याच्या सोबत असं काय नाही. कारण कि हि मूळ सोबतच audition व्हायची ना फक्त scene काय झाला. कि शिव ठाकरे च selection झालं याच झालं नाही. हा मागे राहिला शिव ठरे पुढे निघून गेला. शिव ठाकरे काय मोठ्या घराचा न्हवता शिव ठाकरे आपल्या सारखाच होता. आपल्यासारखा पण नाही आपल्यापेक्षा पण गरीब होता. त्याच्या पप्पाचा पानचा ठेला होता.

मग त्याने struggle केलं ना असं सांगतो मी तुला. मग आता यावर्षी कधी आला असता तर मग शिव ठाकरे by chance त्याच selection झालं असतं पवनदादा च आणि पुढच्या वर्षी माझं झालं असत ओळखी ओळखीने होते सगळ्या गोष्टी. reference इथे पण चालतात. इथेच reference prefer घेतात.

twenty आहे. एवढा मोठा आहे नाही गेलेला. तर तो job साठी गेला होता वाटतं. तर मग तो गेला त्याला काहीच माहित न्हवतं. परत मग नंतर सकाळी ज्या पेपर ला ठिकाणी जायचं होत. ते त्यानं बस मध्ये पोहचून दिलं त्याला घरी आणलं मग घरी आणून त्याला जेवायला दिल वगैरे दोन दिवस स्वतःच्या घरी ठेवलं जास्त hotel च भाडं जाऊ नये म्हणून. मग ठेवलं मग त्याला मुंबई फिरवली मग त्याला घरी पाठवलं. किती मग तो अक्षरशः कल्याण तो मग जेंव्हा कल्याण वरण आला तो बोलला कि तू माझी एवढी काळजी घेतली म्हणे कि आयुष्यामध्ये माझे कोणीच एवढं म्हणजे माझे relative असते तरी एवढं करू नसते शकले णे कि आणून देणं जेवण वगैरे हे करणं ते करणं room मध्ये ठेवणं. भाडं जास्त पैसे न जाऊ म्हणून प्रत्येक गोष्टीची arrengment करणं म्हणे. कोणीच नसतं करून ठेवलं पण तू सगळं केलं म्हणे. मी म्हंटल हो मग मी तेवढी हायेच म्हणलं असं म्हंटल एवढं बघ. चार लोक नांदेड ची चार friend आले होते. foothpath वरती झोपायला हे होत. पण मी झोपू नई दिल म्हटलं नई बिलकुल नाई माझ्या friend च्या घरी जा म्हंटल मी त्याला पाठवते मग माझ्या friend चे जे husband होते मी तिला पाठवलं घरी पण त्यांना म्हंटल भाऊजी तुम्ही घेऊन या म्हंटल त्यांना. असं तस मग त्यांना बोलावलं. तर ते आले आणि त्यांना घेऊन गेले चार दिवस त्यांना घरी ठेवलं तेभारतीच्या तिथे सकाळी चार वाजता तीनला नेलं भरती वगैरे मारून आणली त्यांना. मग ते सांगितले असं असं झालं म्हणे सगळ्यांचं मग त्यांना घरी पाठवून दिल बरोबर. हा ना यार मीच विचार करते कधी कधी. मला कशी आणि तरी सुद्धा मी तिला कधीच नीट नाही बोलत. कधीपण असा बोलती मी तर कधी पण असं चीड चीड करते ना मग ते बोलतात कि हुमलोग कि, हमलोग कितना अच्छेसे बात कर रहे तेरेसे

हो यार खरंच भारी आहे यार तू म्हणजे खरंच म्हणजे कसकाय भेटली काय माहित मुंबई ची लोक असं तर नाहीये. सगळे तर आपले selfish आहे. सर्व सर्व आपल्या आपल्या हिच्यात busy असतात तुला कसे भेटले देव जाणे. भेटतील का ते friend मला भेटतील का? मला भेटतील का ते friend संगीत संगीत हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे मनातील दुःख विसरून मनाला शांत करण्यासाठी संगीत खूप

ते कोणा पासून ही लपलेला नाही कारण आपण कित्येक संगीतकारांना पाहिलेल आहे, ज्यांचा नसा नसामधून संगीत वाहात असते संगीत आपल्या जीवनात एक आंतरिक आणि आवश्यक भूमिका बजावते. आपल्या दुःखामध्ये, सुखामध्ये आणि प्रत्येक परिस्थिती मध्ये आपल्या सोबत असत आजच्या या जगात विविध प्रकारचे संगीत आहेत जे आपण आपल्या गरजेनुसार आणि आपल्या आवडी नुसार ऐकत असतो मित्रांनो संगीत हे कोणाला आवडत नाही

की कोणत्याही सण असो किंवा कार्यक्रम असो. प्रत्येक ठिकाणी आपल्या संगीत वाजवताना ऐकायला मिळते. तसेच संगीताचा प्रभाव आज

तणाव दूर करण्यासाठी संगीता शिवाय कोणताही चांगला मार्ग नाही technology ने केलेल्या प्रगतीमुळे का संगीत सहजपणे कुठे ही कधीही ऐकणे एकदम सोपे झाले आहे.

खूपच सोपे आणि उत्तम मध्ये आहे ज्याचा वापर करून आपण कुठेही आणि केव्हाही संगीत ऐकू शकतो आज प्रत्येक व्यक्तीकडे mobile पाहायला मिळतात mobile प्रत्येकाकडे आहे

आणि संगीत player च्या मध्ये तिने गाणे ऐकतात

भक्तीने शिकलो तर ते मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेत सुधार करते संगीता विषयीच्या सध्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही हे खूप शक्तीशाली आहे जे आपल्या प्रकारच्या भावना आणि सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करते. संगीत हे एक असे माध्यम आहे जे आपल्या आत्म्यास स्पर्श करते. आणि जगातून कधीही मिटवली जाऊ शकत नाही. संगीतामुळे आपल्या मनाचे स्वास्थ्य निरोगी राहते व मन शांत आणि प्रसन्न राहते. ताणतणाव कमी होतो. आणि आपले मन सुखावते. आणि आपण आपले सर्व दुःख विसरून लीन होतो. त्यामुळे संगीताचा आरोग्या वर नेहमी सकारात्मक प्रभाव होतो. संगीत मानवी आरोग्या वर सकारात्मक परिणाम करतो ची एक निश्चित शारीरिक प्रक्रिया आहे आणि ज्या प्रकारे प्रकाश आणि उष्णता निसर्ग आणि सजीव जगावर प्रभाव वाढते. यामुळे त्यांचे शरीर वाढते व निरोगी बनते. त्याचप्रमाणे संगीतामध्ये देखील औष्णिक आणि optical ऊर्जा असते आणि ते. आणि न आणि तां नये इतकेच मनुष्या च्या विकासात महत्वाचे स्थान लागते म्हणून मानवी जीवनात संगीता ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून किती एक व्यक्ती संगीत classes लावून संगीत शिकतात संगीतिका च्या पीडित व्यक्ती साठी. औषधा सारखे आहे. एखाद्या पीडित व्यक्तीला संगीता इथल्या ऐकाय ला दिसल्यास एकूण त्वरित शांतता प्राप्त होते . संगीत ऐकल्या ने झोप देखील लागते. मन शांत होते. संगीतामुळे आपली एकाग्रता सुधारते स्मरण स्मरण शक्ती देखील वाढते. संगीत आपल्या सभोवतालचे वातावरण देखील आनंदी ठेवते. त्यामुळे आपल्या. जीवनावर. चांगला परिणाम होतो आणि आपण देखील आनंदी राहतो. संगीता चे महत्त्व अनेक धार्मिक ग्रंथांमधून देखील आपल्या ला पाहायला मिळतात. संगीतामध्ये खूप सामर्थ्य असते. संगीत खूप शक्तिशाली आहे. ते अनेक मार्गाने लोकांच्या मनात स्थान करते. जिथे हे कार्य करू शकते ते खराब करू ही शकते. संगीताचा आणि लोकांवर उपचार चांगली करता येतात हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. डोळ्यांच्या आजारावर आणि राज या दोघांच्या उपचारात त्यांचा उपयोग खूप यशस्वी झाला आहे. पचनाशी संबंधित आजारांवर देखील संगीत notes द्वारे उपचार केले जातात . ज्या प्रमाणे एखाद्या माणसा च्या संगीताच्या लहरी मध्ये त्याचे लक्ष कमी होते आणि त्याला आराम जाणवतो. त्यामुळे संगीता चे सामर्थ्य खूप मोठे आहे . त्या प्रमाणे आपण व्यायाम किंवा योगा करून आपले शारीरिक आरोग्य किंवा बाहेरील आरोग्य निरोगी ठेवतो. त्याचप्रमाणे संगीत ऐकल्याने आपले अंतर आरोग्य. अंतर्मन निरोगी राहते. आपल्या शरीरात hormonal संतुलित राहते यासह हे शरीर आणि मेंदूला आराम देण्याचे कार्यकर्ते ज्यामुळे ते आपल्या शरीरास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यास मदत करते. संगीत हे लख्खपणा आणि मानसिक समस्यां पासून आपले संरक्षण करण्याचे कार्य करते. हिंदू संस्कृती मध्ये संगीताला अनन्य साधारण महत्त्व दिले आहे * संस्कृती मध्ये प्रत्येक आनंदाच्या उत्साहा मध्ये संगीत वाजवले जाते आणि संगीता ला महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे.

त्यामुळे संगीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. धार्मिक दृष्ट्या देखील संगीत याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आवाज वाद्य किंवा दोघांद्वारे दा ताल मधूर ताल आणि सुसंवाद या घटकांचा वापर करून महत्वपूर्ण आणि ध्वनी स्वरूपात कल्पना आणि भावना व्यक्त करण्याची कला हि संगीत आहे प्रत्येकच्या जीवनात संगीत एक उत्कृष्ट भूमिका निभावते हे आपल्याला मोकळा वेळात व्यस्त ठेवते आणि जीवन शांत करते. संगीत शाळेत प्रवेश घेण्यास आणि दररोज एकतास संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली जाते. संगीत हे ध्यानासारखे आहे जर तो रोज दररोज उत्कंठेने आणि भक्तीने केला गेला तर त्यात एकाग्रता आणि मानसिक आरोग्य सुधारते संगीत हे वेगवेगळ्या भाषेमधून ऐकाण्यास मिळते. त्यात मराठी, हिंदी, english या सर्व भाषेचा समावेश असतो. संगीत ऐकणे हे सर्वांना आवडते ते वृद्ध असो वा लहान असो. संगीत ऐकण्यास सर्वांना आवडते. आपण व्यायाम योगा करून आपली शारीरिक आरोग्य सुद्धा जसे सुरक्षित ठेवतो. त्याचप्रमाणे आपण संगीताने आपले निरोगी मन ठेवू शकतो. संगीत हे मानवी जीवनातील विविध शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे . ते माणसाच्या जीवनात आनंद पसरवते. संगीतहा जीवनाचा आत्मा आहे आणि आपल्याला अपाट शांती देतो.

ज्या आतील स्त्रीला आपल्या प्रतिबिंबास ती म्हणते की पूर्वी तू सर्वत्र बहर बहर येणारी नवयौवना होतीस आता तू संसारात गळून गेली आहेस. मूक, अबोल सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम मुग्ध आठवणी तिष्ठत बसला आहेत म्हणजे वाट पाहत आहेत. त्या बाहेर आणि तू काय करते? दार उघडून त्यांच्या मनात मनात कौटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलेय, पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्त्वाचा स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा राहिलेली आहेस. वाट पाहणारे प्रियस चांदणे पेंगुळलेली अल्लड जुई या प्रतिमातून कवयित्रींनी कथ काळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययरित्या खूप सुंदर प्रकारे या मांडलेल्या आहेत. आणि याविरोधात अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अशी प्रतिमा आपल्या आरशा तील बाहेरील स्त्रीला मिळालेली आहे. आता मुलांनो बघा. इथं रसग्रहण करायचंय. मी सांगितलं की हे गझल आहे. सुरेश भटांची ही कविता आहे. sorry गझल आहे. रंग माझा वेगळा सांगतो माझे सारख्या खोटया दिशा चालणारा पांगळा आणि पाहणारा पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा वरील ओळींचा रसग्रहण करा. या कवितेत आपल्या कवि या गझलामध्ये आपल्याला गझलकार सुरेश भट असं सांगतात, की दुनिया जी आहे ती खूप स्वार्थी झाली आहे. आणि पीडक आणि पीडित दोन समाज वर्गात अह ही divide झाली आहे. आणि त्यामध्ये अनेक लोक जी आहेत ती पीडा सहन करतात. जे आहे ते निमूटपणे सहन करतात, जे चाललंय ते चालायचं भ्रष्टाचार असो काही असो ते डोळे बंद करतात आणि चालतात. ते म्हणतात, की अशांना अशा जे वाईट अनुभव आलेत किंवा वाईटातून गेलेली लोक आहेत. त्यांच्यासाठी मी खमका उभा आहे. मी कधीही स्वार्थ पणाचा मी लोभ आणत नाही. मी माझ्या दुःखाचा उत्सव करत नाही की मला इतके दुःख आहेत चालत. मी दुसऱ्यांच्या दुःखांवर हलकस फुंकर घालायला इथे आलेलो आहे, त्यामुळे हे म्हणतात की आशय सौंदर्य आता याच्यामध्ये तीन प्रकार येतात. याच्यामध्ये जे आहे ते तीन प्रकार येतात. मी लिहिते. पहिला येतो आशयसौंदर्य.

प्रकार लिहून देत नाहीत. आपल्याला हे लिहायच आहे. आशयसौंदर्य याच्यानंतर आहे काव्यसौंदर्य मी हे काय करायचय ते पण तुम्हाला सांगते. फक्त या तीन बाबी तुम्ही आता सध्या लक्षात घ्या. आणि तिसर आहे भाषासौंदर्य. तिसर आहे भाषासौंदर्य. हे पहिलं, हे दुसर आणि हे तिसर. आता आशयसौंदर्यमध्ये काय करायचय बघा. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली मी कलंदर माणूस आहे असे विचार रंग माझा वेगळा या गजलातून सुरेश भट हे मांडताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपल्याला ही आशयसौंदर्य प्रत्येक कविताचा कुठे मिळणार माहितीये तुम्ही कविता बघता आणि त्या कवितेमध्ये तुम्हाला पहिले जे मूल्य संदेश म्हणा किंवा पाठ परिचय मध्ये जे शेवटचे असतात ना. मी हिंदीमध्ये पण हेच सांगितलं होतं, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तेच हे जे आशयसौंदर्य. मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगेलही. आधी आपण पेपर पूर्ण बघुयात. आशय सौंदर्य म्हणजे त्या कवितेतला जे शेवटचे तीन line असतात. ती कविता कशावर लिहिलेले आहे? का लिहिलेली आहे? तो आळशी कवितेचा काव्य सौंदर्य म्हणजे या चार ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. त्याला म्हणतात काव्य सौंदर्य. म्हणजे उपरोक्त ओळी कवी असा मांडतो की चारी बाजूंनी या दिशा ही माणसे पणाला जीवनाचे सार लागतात आणि माझी दिशाभूल करतात कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतो लंगडा म्हणतो आणि नीट पाहतो त्याला आंधळा म्हणतात. मला हे दिसतं चुकीचा आहे. अरे बाबांनो चुकीचा आहे अरे तू असं म्हणतात लोक. ढोंगी माणसाने निर्मळ जीवनाची फसवणूक केलेली जिथे आहे. जिथे अंधार दारिद्र्याचा काळोखात म्हणजे खरच अंधार नाही. दारिद्र्यामुळे जिथे काळोख आहे. अशा नैराश्य काळ्या मध्यरात्री सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. म्हणजे इतरांचे अन्याय होतो. आणि मी शांत बसणार नाहीये मी त्यातून पेटून उठणार, मी सगळ्यांचे प्रश्न समोर आणणार आणि या सगळ्यांचा अगदी होणार म्हणजे सगळ्यांच्या अन्याय झालेले आहेत जे पीडित लोक आहेत त्यांच्यावर मी त्यांना कोणताही अन्याय सहन करून न देणारा त्यांचा एक दुवा मी बनणार आहे. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही. आता बघा. भाषासौंदर्य मध्ये काय

सुरेश भटांच्या या कवितेत गझल हे पात्रावृत्त आहे. या रचनेत अत्यंत यमकाचा रदीप ठळकपणे वापरला आहे. सावल्यांचा झळा, दुःखांचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य यांसारख्या प्रतिमा वेगवेगळ्या नवीन

मांडलेले विचार आहेत समाज प्रबोधनकारी असे विचार सुंदर भाषेमध्ये लिहिलेले आहेत. भाषा अगदी साधी, सरळ असल्यामुळे पटकन कवितेचा अर्थ उमगू लागतो. मिळालं भाषासौंदर्य हे जे मी सांगितलं. हे त्यांच्याप्रमाणे आणि हे जे मी आता सांगतीये ते सोप्या पद्धतीने. सगळ्यांना commonrepeat करू बघा भाषासौंदर्य. सुरेश भटांच्या या कवितेत सुरेश भटांनी जे गझल लिहिल आहे. ते अत्यंत रदफ रदीफ यमकाचा रदीफ जो आहे तो ठळकपणे मांडला आहे. यातली जी शब्द आहेत ती एकदम सहज

हे उमटू लागतात त्याचे प्रतिबिंब आणि हृदयाच्या गाभार्‍यापर्यंत हे आपल्याला ही कविता पोहचून जाते. आता मी बाळानो कुठच्याही कवितेचं नाव लिहिले नाही. तुम्ही प्रत्येकाला तुम्ही हे वापरा मिळाले की नाही दोन mark हे हि सोप्प हाय वरच वापरा किंवा हे आहे ना याचही लिहू शकता किंवा हे तर ready आहे आपल्याकडे आशय लिहायचा, काव्य लिहायच आणि भाषासौंदर्य लिहायचं समजलं तुम्हाला हे आता बाळांनो आपल्या पुढच्या पेजवर जाऊया. कथाकार आता कथा आहे आपल्याला साहित्य प्रकार आहे कथा. ही एकच आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न उत्तर इथं लिहायची आहेत. अह बघा इथं काय म्हणतात प्रश्न yes कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक. तो प्रतिमेला काय काय विचार मांडतात एखाद्या घटनेत वास्तवाचे आणि

point wise लिहिण गरजेचे आहे. आता पहिला प्रश्न आहे बघा. कथाकाराच्या प्रभाव शक्तीचे कार्य लिहा तर प्रभाव शक्तीच कार्य काय? एखाद्या घटने वास्तवचे कल्परंग भरतो. आणि शक्यतो मुलांनो ninety nine percent chance स असे आहेत. पहिला जो उत्तर असतो. तो पहिल्या तीन ते चार ओळीत असतो. नंतरचा त्यात तीन ते चार ओळीच्या नंतर असतो. तर हे महत्वाच आहे.

हे मी न शक्यता दाट असते त्यामुळे पहिल्याच ह्याला तुम्ही तो धडा आणि तिथे तुम्हाला उत्तर मिळेल आणि प्रयोजन लिहा. प्रयोजन हा शब्द शोधायचा. आणि कुठे प्रयोजन आहे ते आपल्याला लिहायचय. आता दुसर बघा. कथा कथाकार व्यक्तींची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेतलेले घटक कोणते आहेत? तर हे point wise लिहायचे की पात्र म्हणजे कथातील स्वरूप व्यक्तीस आता ह्यातल्या आपल्याला हे बघा. पात्र चित्रणकथेचा महत्वपूर्ण भाग आहे. आता ह्याला कसं लिहायचं मी trick सांगते पाहिलं अह घ्यायचं paragraph यातली महत्त्वाची दोन ओळी लिहायची. दुसऱ्या paragraph मधील महत्वाची दोन ओळी लिहायची.

उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम nurse होण किती अह nurse होण कठीण हाय. actual मध्ये डॉक्टर फक्त रुग्णाला औषध देऊन जातो आणि रुग्णाला औषधा सह

त्यांनी काय म्हणले बघा डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असून nurse या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. बघा डॉक्टरी पेशात ज्ञान लागतो आणि nurse या पेशात मन लागत. डॉक्टरच्या आह Stethoscope रुग्णाच्या फक्त छातीपर्यंत पोहोचतो. तर nurse चा हात काळजाच्या आत जातो. एखाद्या रुग्णाच्या रोगाचे निदान करता आले की डॉक्टर चे कार्य संपते, पण nurse रुग्णाला समजून घेतात. nurse रोगाच्या माहितीपेक्षा माणसाच्या माहितीला अधिक महत्त्व देतात. nurse रुग्णाचा ताप आणि मनस्ताप दोन्ही सहन करावा लागतो. irritate होतो, चिडतो हे फक्त nurse ला डॉक्टरांकडे आपल्याला बोलायचे नसते आपण डॉक्टर आपण हिम्मत करत नाही आपला त्यांना स्वाइन समोर काढतो रुग्णांचा आहे आणि उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा दोन्हीचं निवारण करण्याचं काम आपल्या nurse ताईचं आहे. आणि त्यामुळे उत्तम nurse होण्यात अह sorry उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम nurse होणे हे अगदी कठीण आहे.

आणि माझ्या मध्ये खूप सुंदर आहे हे एकदा पण वाचायला गेलं किंवा आपल्याला understand झालं तर खूप सोप्या पद्धतीने आपण इथे करु शकतो. तर थोडक्यात काय गडीचा गावातील श्रद्धास्थानाचे प्रतीक म्हणजे गडी. okay गडीचा गावावर प्रभाव असायचा, तसाच गावाला गडीचा आधारही असायचा. हे जे आहे ते मूळ समजून घ्या. तुम्ही यातले चार पाच वाक्य प्रत्येक घडीच्या कुठच्या ही आपण अह खालील प्रश्न त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. okay तर स्वातंत्र्यानंतर गडी आपले श्रद्धास्थान गमावून बसतील. असे असले तरी तिचा आधार होता.